आजूबाजूला झाड दिसत आहे इकडे थोडसं पत्राच शेड दिसत आहे त्याच्या खाली दोन माणसं बसलेले आहेत.

एक पाण्याची बाटल दिसत आहे ठेवलेली एक खुर्ची दिसत आहे खुर्चीवर--

दोन टॉवेल दिसत आहे एक गुलाबी रंगाचा व एक लाल कथिया रंगाचा टॉवेल दिसत आहे एक गोलाकार पण--

काही विटा दिसतं आहे. एक लोखंडी खांब आहे. भिंतीला काही लिहिलेलं आहे. बाहेर दगडं आहे माती आहे.

काही चौकोनी पेटी दिसत आहे त्यावर काही कागदं दिसत आहे.

दोन बोकुड इथे दिसत आहे कळया रंगाच्या त्या बोकुड दिसत आहे लढाई करत आहे डोक्याला डोकं मारत आहे.

रांगेमध्ये कुंड्या लावलेल्या आहेत कुंड्यांमध्ये रोपं लावलेली आहेत पिवळ्या हिरव्या पांढऱ्या रंगांच्या त्या कुंड्या दिसतं आहेत.

पटऱ्यांच्या आजूबाजूला गवतं दिसत आहे.

पुढे काही लाकडांची खोडं ठेवलेली दिसत आहे एकावर एक मांडलेली दिसत आहे.

खुर्च्यांवर तीन माणसं बसलेली आहे दोन माणसाने निळ्या रंगाचे शर्ट घातलेले दिसत आहे वर खूप सुंदर लॅम्प लावलेले दिसत आहे.

एक भिंत इथे दिसत आहे त्या भिंतीवर भरपूर नावं लिहिलेलं दिसत आहे.

छोटे छोटे रोपं दिसत आहे चौकोनी ओटा आहे त्या ओट्यावर लावलेले ते छोटे छोटे रोपं दिसत आहे.